हा, मला ऐज्युकेशनबद्दल थाडी माहिती सांगते का? हो ठीक आहे नी बोला हा..ऐज्युकेशनमध्ये म्हणजे जसं आता आपण नर्सरीमध्ये ऍडमिशन करत आहे, तर नर्सरीमध्ये काय काय लागते आपल्याला ऍडमिशनसाठी..म्हणजे लहान मुलांना

हो म्हणजे त्या डॉक्युम्ंटमध्ये काय काय होत पाल्याचं, म्हणजे हे कोणाकोणाचे डॉक्युमेंटस् लागतात आणि काय सर्टीफिकेट वैगरे द्यावे लागतं.. हा तर त्याच्यामध्ये ऐज्युकेशनमध्ये जसं लहान मुलांचे अगर ऍडमिशन करायचं ह्याय तर त्याच्यासाठी मम्मी पप्पाचं तर नाही लागत, मुलांचे आधारकार्ड लागणारे, समग्र आयडी लागते आणि

आणि राशन कार्डची झेरॉक्स लागते आणि आधारकार्डची झेरॉक्स पण लागते त्याबरोबर.. आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही एज लिमिट असते की आपण ऍडमिशन करायसाठी ping हा त्याच्यमध्ये लहान मुलांची ऍडमिशनसाठी अडीच वर्षाचे वरती. प्री नर्सरी जे राहाते....प्लेग्रुप राहाते त्याच्यामध्ये अडीच वर्षाचे अम्म्....ऍडमिशन घेऊ शकते..

अच्छा, आता नर्सरीमध्ये आपल्याला काय काय शिकवलं जातं, जसं आता तू टीचर आहे, तर तुम्ही काय काय शिकवतात त्याच्यमध्ये.. त्याच्या मध्ये जस आपल्याला नर्सरी मध्ये मुलाच एड्मिशन करायच आहे तर नर्सरी मधे स्टार्टिंग मध्ये त्यांना स्टार्टिंग मधे तर त्यांना शिकवायच टीआर काही हेच नाही राहत प्रोपर्ली हे करायला लावता शिकावण्याच्या आधी क्लास मध्ये बसन

आणि जस सिंग सॉन्ग वैगेरे

त्यांच्याकडून गाणे वगैरे...

ping हा...शिकवल्या जातात...............स्टार्टींगमध्ये त्यांना कसं क्लासमध्ये बसता आलं पाहिजे, प्रॉपर थोड्यावेळासाठी ............आणि मग नंतर म्हणजे मग...धीरे धीरे....थोड्या थोड्या वेळाच्या नंतर मग त्यांना स्ञॅडींग लाइन..

स्लिपींग लाइन्स, स्लॅटींग लाइन्स वगैरे..

हा त्यांच्यासाठी बुक वगैरे राहतात ना, हिंदीसाठी आणि आरामची not clear राहते तर, त्यांना स्ट्रार्टींगमध्ये ते पहिले ते स्टॅडींग लाइन वगैरे शिकवताता ना ते, मग त्याला हळू हळू थोडं थोडं मग voice Not clear शिकवताता, पहिले तर त्यांना स्ट्रार्टींगमध्ये् तर बसवायचीच प्रोग्रेस राहाते त्याच्यानंतर, ते लगेचंच हे करते... त्याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट असतात...जस आता इंग्लिश, मराठी किव्हा हिन्दी असे त्यांना पैन राहतात का?

हा.. .इग्लिश राहते, हिंदीपण राहतात आणि मॅथ्सपण राहते, जसं वन, टू, थ्री

हा.. आणि इंग्लिश पण राहाते ज्याच्यामध्ये ओ, बी, सी, डी शिकवते..

नाही नाही..प्लस माइनस त्यांला नर्सरीमध्ये नाही राहात, त्यांला वन, टू, थ्री कौंटिंग राहते, कौंटिंग राहते. वन टू टेन कौंटिंग राहते. त्यांना अजून काही काम्प्युटर नॉलेज असं काही आहे काय...... हा त्यांना जीकेचं नॉलेज देतत ना....खेळता खेळता जीकेचं नॉलेज... खेळबदेदल सांगते... अच्चा ping मुल राहतात का स्कूलमध्ये हा राहतात ना, त्यांला म्हणजे ते असं शाळेमद्ये खेळणी वगैरे ऍव्हेलेबल करवते ना...

आ म्हणजे त्यांचा जास्तकरून फोकस जो राहते तो स्टडी नाही न करतानी, म्हणजे शाळेला तेवढा वेळं हे राहू शकले पाहिजे , हे त्याच्यासाठी वेळ देणं, मग तयांच्यानंतर मग, धीरे, धीरे थोड्यावेळानी मग थोडं थोडं काहितरी मगं शिकवते, असं...पण त्यंचा मेन जो उद्देश्य राहते, ऐम राहाते, म्ङमजे त्यांना लगेत आलं नाही पाहिजे, फक्त त्यांना बसता आलं पाहिजे क्लासमध्ये वगैरे... त्यंच्यमध्ये तुम्ही काही होमवर्क देता का..जसे की घरी ..

हा तेचं जसा मोठ्या मुलांना होमवर्क मिळतात स्कूलमधून तसं ह्यांनापण राहते का.. हा राहते ना, मग कॉपीमध्ये देते त्यांना. जसं कॉपीमध्ये स्टॅंटींग लाइन्स, is not clear एक एकपेजमध्ये ए, बी, सी, ची..एकेक पेज देते

डेलीमध्ये एकेक वर्ड पहिला लिहायला मी देते, आता क्लासमध्ये करवते मगं तेच होमवर्कमध्ये देते त्यांला

नाही नाही बसताता ना, त्यांना कसं चॉक्लेट वगैरे ऍव्हेलेबल करवते...

नाही नाही शाळेकडून देतात